ह्या बँक मध्ये हे एक--

त्या ठिकाणचे हे स्थळ आहे ह्या स्थळमध्ये हे एक डाक घर आहे.

राहतात त्यामुळे सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत.

ह्याच्या हे झेरॉक्स सेंटर आहे या ठिकाणी--

हे चंद्रपूर मधील सर्वात चांगले हॉस्पिटल मध्ये नाव येते.

प्लॅस्टिक च्या वस्तु जसे की बॉटल पत्रावळ्या द्रोण --

स्व सीताबाई शेंडे महिला महाविद्यालय--

हा ब्रिज नवीन आहेन कन्स्ट्रकशन सुरू आहे.

हे सीन मस्त दिसत आहे फोटोमध्ये आकाश.

जे की आहे त्याच्या साइड ला रिक्षा उभारून आहे.

हया चित्रात दिसत आहे आप--